फोटो मधे दिले गेल्या अनुसार हे एक शिल्पाने बनलेली गुफा आहे त्याच बरोबर दुसर्‍या साइड --

फोटो मध्ये दाखवल्यानुसार--

फोटोमध्ये दाखवल्या अनुसार हे एक प्राचीन कालीन मंदिर आणि पर्यटन स्थळ दाखव वाटतय त्यामध्ये खूप सार्‍या खिडक्या दरवाजे दिले आहे आणि समोर स्तंभ उभा--

लावून फोटो काढताना दाखवला गेलेला आहे तो एका पूल्यावर उभा आहे त्याच्या साइडला नदी दी दाखवले गेलेली आहे नदीच्या अवती-भवती खूपसारे झाडे दाखवले आहे.

फोटो मध्ये दाखवल्या नुसार फोटो मध्ये समोरच्या साइडला एक मोठे बिल्डिंग दिलेली आहे मदातन रोड आणि त्याच्या अवती भोवती खूप सारे झाडे वगैरे दिले गेलेले आहे.

या फोटो मध्ये खूप मोठे पहाड़ी दाखवली गेलेली आहे पहाड़ी वर खूप झाडे आहेत. आणि मदा मध्ये--

एक नदी दाखवली गेलेली आहे दोन साइडला दोन झरणे दाखवली गेलेली आहे.

फोटो मध्ये डॅमचे फोटो दाखवले गेलेले आहे हया मध्ये खूप मोठ धरण दाखवले गेलेले आहे त्याच माघे खूप पहाड़ी दा दिलेली आहे.